सर पालनपोषण बद्दल माहिती देऊ शकता का तुम्ही?

अं !ठीक आहे सांगा थोड मला माहिती हम्म तर पालन पोषण म्हणजे, आपलं जीवन म्हणजे आपला जन्म झाल्यानंतर, अं हे आपले आई वडील आपल्यासाठी जे करते, आपल्या शारीरिक वाढी सोबतच आपल्या मानसिक आर्थिक सामाजिक

या गरजा पूर्ण करते तेच म्हणजे पालन पोषण असते

मग आपल्या आईवडीलांनी जेव्हढे काही चांगले संस्कार दिले आपल कश्या पद्धतीने पालन पोषण केल या नुसार आपली समाजाची, आपल्याला मान -सन्मान जो मिळते तो आपल्या याऐवडीलांची पालन पोषनाचे एक प्रकारचे सर्टिफिकेट असते की आपल्या आईवडीलांनी आपल्याला कश्या पद्धतीने पालन पोषण केल. आणि जे आपले आई वडील पालन पोषण करते, ते केल्या नंतर आपल ही कर्तव्य आहे की आपण सुद्धा त्यांच्या उतार वयात,

त्यांच्या गरजा पूर्ण केल्या पण गरजा परत पूर्ण करत असताना त्यांचा जो अट्टाहास आहे की मला हेच पाहिजे तेच पाहिजे

त्याच्याकडे पण म्हणजे त्याला खरंच आवश्यकता आहे का की फक्त एकटा आहे म्हणून लाड, लाडाने त्याला वाढवलं की तो आपल्याच डोक्यावर बसू शकते

म्हणून पालन पोषण करताना पालकांनी सुद्धा खूप काळजी घेणे आवश्यक असते.

की पुढे जाऊन तो कसा संस्कारात वागेल काय करेल याच्यासाठी